आपलं सामान घेऊन कुठंतरी गावाला विक्रीसाठी जात आहेत.

जी बिल्डिंग दिसतेय ती एक कॉर्पोरेट ऑफिसची बिल्डिंग आहे.

बिल्डिंग दिसते आहे त्या काचेचे--

आणि खूप प्रसिद्ध हे महाविद्यालय आहे.

एका बाजूला भिंतीच कंपाऊंड टाकलेलं आहे.

अश्या प्रकारे पायऱ्या दिसताहेत.

यामध्ये संध्याकाळची वेळ दिसते आहे आकाशामध्ये--

शेती पेरलेली आहे आणि काही भागामध्ये--

हा एका बगिच्यातला भाग असून --

भाग दिसतोय दाट झाडी दिसते आहे.

एका दगडावर बसून पण दृश्य बघता.

आणि तो त्या इमेज मध्ये करदळीच्या झाडाच्या मागे उभा आहे.

सेमीनीर हिल्स वर असलेल्या एस.एफ.एस. कॉलेज --

अ या गावची अजिंठा वेरूळच्या लेण्या आहे.

छोट्या मुलांना खेळण्याचे किंवा व्यायामाचे इक्यूपमेन्टस आहेत ते सुद्धा आहेत.

आणि या मध्ये खाली सभागृह दाखवलेला आहे.

पुरातन असण्याची हि इमेज आहे.